हा तेच. हा हा तेच छान वाटतं होतं. तेच बघायला छान वाटतं होतं लोकांना. त्यामुळं पण तिला ती winner असू शकती. हो. तिची TRP पण खूप आहे. अं ती famous पण खूप आहे ना. तिचे followers पण खूप जास्त आहेत. reality shows पण केलेलंय. खतरों के खिलाडी पण केलेलंय तिने.

त्यात ती एकदम पूर्ण childish दाखवलेलीये ना, खतरों के खिलाडी मध्ये. हो. मस्त दाखवत्यात मस्त केलंय तिने. आता तशी नाहीये पण आता खूप change झालीये. हा ते आता maturity

आणखी काय वाटतं तुम्हांला? अं खतरों के खिलाडी पण बघता का तुम्ही? हो. खतरों के खिलाडी पण आवडतं बघायला. तुम्हांला नाही आवडतं का? आम्हांला पण आवडतं. हे season पाहिलं का नाही मग तुम्ही? हे season का? आम्ही अं अर्धचं बघितलं. नंतर नंतर बघितलंच नाही. नंतर मंग ते winner समजल्यावर बघावं नाही वाटतं ना, तसंच झालं माझं मंग. ते winner समजलं कोण आहे, मग मी बघणं सोडून दिलं last चे episode. हो. मा खतरों के खिलाडी मध्ये पण वाटतं होतं, कि winner ती हि होईल. काय नाव आहे तिचं?

हा. जन्नत झुबेर! पण ती झालीच नाही. ती छान खेळली ना, कारण कि तिचं असं होतं कि हो मस्त खेळली ती. छोटी असून पण मस्त खेळली.

आणखी काय वाटतं तुम्हांला? आणखी अं आता याच्यामध्ये हा आला होता ना, बिगबॉसमध्ये रोहित शेट्टी. त्याने प्रियंकाला आणि शिवला opportunity दिलीये अं खतरों के खिलाडीची. तर आता next season बस मस्त

हो. मला ते अं ऐकून खूप भारी वाटलं. कारण कि शिव ठाकरे हे म्हणजे मराठी माणूस असून एवढ्या पुढे जाणं सोपी गोष्ट नाहीये ना. हो struggle पण खूप केलेत. हा. स्वतःच्या ह्याच्यावर केलंय ना त्यानी.

त्याचं नाव background वगैरे काही नाहीये ना. हो. तरीपण एवढ्या पुढे गेलाय. हो. तो खतरों के खिलाडीमध्ये तो छान खेळलं. strong आहे ना तो. हो. ह्यावेळेसमध्ये पण बिगबॉसमध्ये ना हेच होतं नाहीये. task होतं नाहीये एवढे व्यवस्थित दरवर्षी होतात तशे. नाही. सगळ्यात सगळ्यात भं भंगार भंगार task शोधून काढले त्यांनी. त्यांनी असं अं काहीच नाहीये. तरीपण आत्ताच्या promo मध्ये मी पाहिलं. कि तो नवीन wild card नाही आला का? विशाल. अं विशालचं नाव आहे ना?

अर्चनाची एवढी अं fight झाली, कि एकमेकांच्या अं अंगावर का काय त्यांनी गरम अं पाणी का तेल उडवू हे केलं. बहुतेक त्या दोघांना पण आता हे करणार आहे. घरातून evict करणार आहे. सलमान खान काय म्हणतो काय माहिती आता त्यावर. दोघांना नाही अर्चनानीच अर्चनानी टाकलंय ते. अर्चनाचं होईल वाटतं evict.

गरम पाणी होतं. हा गरम पाणी होतं. मला असं वाटलं, कि ते दोघांनीपण मिळून असं ते अं pan उचललं आणि फेकलं. मी अं मी एक पाहिलं होतं इन्स्टाला reel. तर त्यामध्ये ते अर्चनानी फेकलेलं दाखवलं त्यांनी. आता खरं काय आहे ते episode बघितल्यावर

तिचं आता हे दुसऱ्यांदा झालंय. पहिले पण तिने शिवला नखं मारले होते. एवढे गळा दाब दाबला त्याचा. हो ती जरा जास्त violence करती. तिची language पण अं हे आहे ना.

हा तिला काहीच नाहीये. तिचं friends पण नाहीये कोणी बिगबॉस अं house मध्ये. काहीच नाहीये. तिला फक्त अं Entertainment Entertainment म्हणता म्हणता ती आता irritate करायला लागलीये सगळ्यांना. तिचा आवाज पण irritate आहे ना. ती ज्यांना friend करते त्यांच्या पण संग ती भांडण करती. दुश्मन like आहे ती. त्यांच्यासंग बदला करती ती मग काय हे

सौंदर्याचं कसं झेलती तिला काय माहिती. पण मस्तंय आहे ती. म्हणजे सौंदर्या असं personal खूप personality खूप मस्तंय, कि तिने सगळ्यांच्या पुढं पुढं केलं. म्हणजे एकदम असं अं friend बनून सगळ्यांसोबत चांगली राहायची. तेव्हा गौतम होता, त्या गौतमने पण एवढं तिला हे केलं. हो गौतम पण तिला support करत नव्हता. पण हिने support केलाय. गौतम ला खूप तेव्हा त्याने buzzer दाबला. सगळं अन्न गेलं, तेव्हा तिने सगळ्यांना काम केलं दिवसभर. त्याचा support केला आणि अ अर्चनाला पण आता एवढं झेलतीये ती. एकदम मस्त मला मला आवडती ती आता आवडायला लागली सौंदर्या. हो मला पण आवडायला लागली. पण ती कधी कधी ना तिचे अर्चनासोबत ना तिचे stand असता ना तिचे अशे व्यवस्थित मांडत नाही ती. हा. ती अर्चनाला घाबरतीये. अर्चनाच्या मागं मागं खेळती कायतरी आहे तिचं. हा घाबरती कि मैत्री आहे म्हणून सोडून देती काय माहिती. पण ती अर्चनासमोर मुद्दे नाही मांडत तिचे. हो. जसं कि प्रियंका मांडते अर्चनासमोर मु मुद्दे ना. तर व्यवस्थित वाटतं ते fair पण वाटतं ना. मैत्री आहे म्हणून सोडून पण देत नाही. हो. नाही प्रियंका strong आहे. तिची personality strong आहे मस्तंय तिची. पण फक्त मला तिचं एकच नाही आवडत. ती खूप असं मी मी मी मी करती आणि दुसऱ्यांना काही समजत नाही प्रियंका अशी. प्रियंका ऐसा करती है, अं प्रियंका दुसऱ्यांबद्दल विचार करती आणि बाकी काय करता सगळे? बाकी काय असेच आहेत का? आणि अं ते पण म्हणतात ना, प्रियंका फे अं fair आहे fair आहे. पण ती पण fair नाही खेळली ना.

हो. स्वतःच्याच तोंडाने स्वतःचीच तारीफ करती. हो आणि ती साजिदला आणि त्यांना पण फार hate करती. निमरीतला शाळा जास्त निमरीतची, तिची तर वेगळंचं चालूये fight. हा. पण त्या बाबतीत मला असं वाटतं कि निमरीत अं ला माहित झालंय आता, कि प्रियांका थोडी strong आहे. तर तिची दुश्मनी घेतली तर आपल्याला थोडं fame भेटणं. म्हणून मला असं कधीकधी असं वाटतं काही episodes मध्ये. कि ती निमरीत मुद्दाम तिला poke करती. आणि तिचं attention seek करती. आणि कधी कधी असं वाटतं कि नाही यार प्रियांका खरंच अं आहे, म्हणजे ती त्या deserve करती ती त्या गोष्टी. हो. प्रियांका करती deserve. पण ना तिच्या language वरून आणि तिच्या attitude मूळचं सगळं जातं. तसं निमरीत नाही ना निमरीतमध्ये, Patience पण आहे. आणि ती असं attitude पण नाही दाखवत ना. जास्त राग वगैरे पण येत नाही तिला. शांत राहती calm होऊन खेळती ती शिवसारखं. हो आणि म्हणजे friendship मध्ये loyal पण आहे ती. loyalty पण आहे तिची भरपूर friendship साठी. हो. खूप आहे तिची खूप loyalty तिची. आणि शिव ठाकरेचं कसंय अं म्हणजे तो calm पण आहे. त्या अर्चनासोबत पंगा एकच जण घेऊ शकतो. शिव ठाकरे आणि प्रियांका. हो. बाकीचे कोणी तिच्या नादी नाही लागू शकत. ते बरोबर poke करतात तिला आणि उत्तर पण भारी देत्यात. ते बाकीचे नुसते ऐकून घेत्यात. दोन, तीन शब्द line बोलत्यात आणि त्यांचं भांडण लगेच संपते. पण यांचं तसं होतं नाही ना. नाही आणि एक गोष्ट notice केली का? ती अर्चना प्रियांकाला अं म्हण drop करू शकते म्हणजे असं तिला बोलून बोलून ओरडून ओरडून हे करून टाकती. पण शिव फक्त शिवचं असंय कि तो अर्चनाला गार करू शकतो. अर्चना काहीच बोलत नाही त्याच्यापुढं.

तुम्ही हे बघितलं का last ला शेवटी प्रियांका अर्चना शांत होती, पण शिव शांत होतं नाही. आणि परत comedy mood मध्ये तो भांडण करतो. असं नाही कि एकदम राग येऊन घाण घाण बोलून. असं cheap काहीतरी बोलून, family ला बोलून चूप बसवलं. असं काही नाही करत तो. Comedy मधेच घेतो. किती comedy करतो तो. हो असं एकदम entertainment असं बघणाऱ्याला पण full entertainment होतं. Comedy हसायला येतं मस्त बघून.

आणि असं म्हणजे तो असं back beaching पण नाही करत. कोणाच्याबद्दल मागं बोलत नाही. जसं कि प्रियांका, टीना, शालीन जसं अं प्रत्येकाच्या मागं बोलते. आता तो प्रियांकाचा एवढा दुश्मन असून पण प्रियांकाबद्दल कधीच मागं बोलत नाही. असं काहीच वाईट बोलत नाही. अर्चनाने मागे तुम्ही एक गोष्ट notice केली का? तो अं अंकित गेला होता तेव्हा तो प्रियांकाला support केला. तेव्हा आणि तिला थोडंसं वाईट वाटलं आणि अं jealous पण झाली. हो, मी पाहिलं ते. आजचं पाहिला तो episode. मस्त वाटलं म्हणजे अं त्याच्यामध्ये असं sportmanship आहे. Sport spirit आहे त्याच्यामध्ये. असं एकदम sportly घेतो तो प्रत्येक गोष्ट. असं एकदम हे नाही करत आणि एक promo बघितला आता. त्यामध्ये अर्चना या sorry प्रियांका आणि शिव dance करायले मस्त. शिवने प्रियंकाला अं घेतलंय dance साठी. हो. ते बघून अं निमरीतला जरा jealousy निर्माण होतीय. आणि तिला चांगलं पण वाटतं नाहीये. पण शिवचं कसं तो real आहे ना ग असं. अं म्हणजे तो नाही करू शकत फक्त game साठी कोणाला hate. हा. Game साठी hate नाही करत तो. त्याचे मुद्दे ते अं एकमेकांना point of view मिळत नाहीये. बरोबर आहे. पण अं तो असं अं hate hate नाही करू शकत. जसं कि बा बाकीचे लोक करते. एकदम असं family वर जाते, cheap बोलतेत. एकदम असं

हो. हे बरोबर आहे आणि परत तो जास्त हे पण नाही करत. म्हणजे ज्याच्याशी पंगा घ्यायचा त्याच्यासोबतचं घेतो. प्रत्येक गोष्टींमध्ये नाक नाही घालत. कुठलीही.

फक्त मला एकच वाटतं, आता कि साजिद खानला त्यांनी evict करून टाकायला पाहिजे. तेव्हाच अं शिव जिंकू शकतो. जर असंच साजिद खानच्या मागं मागंचं जर खेळा म्हणजे मागं माग तर खेळत नाही तो, आपल्याला माहितीये. जसं कि लोकं म्हनतेंत, कि साजिद खान आहे तोपर्यंत शिव ल असं मागं मागं खेळतोय. पोपट म्हणत्यात त्याला साजिद खानचा. तर लोकांचं तोंड पण बंद झालं पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं, आता असं पण साजिद खान करतो काय show मध्ये. तर मला आजपर्यंत नाही कळलं. आज बारा, तेरा अं week झाले show चे. ह्याची त्याची लाव्यालाव्या, ह्याच्यात्याच्या मागे बोलण्या अं शिवाय तो बाकी काहीच करत नाही. आणि ते पांचट jokes मला त्या पांचट joke वर हसू पण येत नाही त्या साजिद खानच्या.

पण हे पण माहितीये कि तुझ्यावर me too ची case झालेलीये. तू कसा आहे. फक्त स्वतःची personality अं अं बनवायला आलाय. हे सगळ्यांना दिसतंय ना.

नाही पण साजिद खान काही करतंच नाही, पण तुम्हांला काय वाटतं साजिद खानला ना शिव respect करत असलं. कारण कि age जास्त आहे ना director म्हणून पण तो सोडून देत असलं. जास्त नाही डोकं लावत त्यामुळं. हो age पण जास्त आहे. जसं कि मराठी अं season मध्ये पण तो हिला अं किशोरी ताई, सुरेखा पुणेकर यांना पण तो खूप respect द्यायचा. प्रत्येक त्यांचं तो काम करायचा. तसं साजिद खानला पण तो respect देतोय. तो director आहे, तो याच्याशी त्याला काही फरक नाही पडत. त्याला जे भेटायचं ते भेटणार आहे show मधून. त्याला त्याच्याशी काही संबंध नाही. पण जे अं लोकं बोलतायेत ना कि अं अं शिव असं करतोय director आहे म्हणून त्याला मागं मागं पळतोय त्याच्या. मला असं वाटतं कि लोकांचे तोंड बंद करण्यासाठी असं पण तो साजिद खान काही करत नाहीये show मध्ये. तर त्याला evict करून टाकायला पाहिजे. हो. evict तर करायलाच पाहिजे त्यांनी बिगबॉस ने आता साजिद खानला. पण ते voting lines चं बंद ठेवले, तर अं evict तरी कसा होणार ना तो. आणि परत घरचे तर त्याला evict करणार नाही. कारण कि त्यांची शिवची अं मंडली त्यांची ते सगळे त्यांना support करणार आहे. शिवने जर साजिद खानला support केला, तर निमरीत पण साजिद खानला चं support करणार आहे. MC स्टॅन पण आणि अब्दू पण.

अं मी episode नाही बघितला तो. पण मी थोडासा अं promo बघितला ज्यामध्ये.

ते त्याला real reality समजली कि साजिद खान कसा use करतोय त्याचा. ते पण त्याला फडकवतोय, बोलतोय. पण शिव तसा नाहीये, शिव एकदम loyal आहे त्याच्यासोबत. पहिल्यापासून त्यानी शिवने loyalty दाखवली त्याच्यासोबत. पण अब्दूला हे घरात माहित नव्हतं ना. तो नेहमी साजिद खान, साजिद खान करायचा. मग आता कळलं कि कोण आपलंय, कोण नाही. त्यामुळं मला असं वाटतं कि तो बरोबर शिव आणि स्टॅन सोबतचं राहतोय आणि निमरीत आणि साजिद खानला avoid करतोय. हो ते पण बरोबर आहे. पण अं

हो पण मला असं वाटतं कि त्याच्यामध्ये साजिद खानची चुकी आहे. कारण कि आपणा आपल्याला बघतांना असं नाही वाटतं आहे ना, कि त्यांचं काही आहे. अब्दूच्या मनात काही आहे. ते साजिद खान बोलून बोलून highlight करतोय जास्त. म्हणून ते episode मध्ये तसं दाखवण्यात आलंय. आणि निमरीतला पण कळतं ना, कि मी अं कोणत्या limit हे केल्या पाहिजे, set केल्या पाहिजे. कोणत्या नाही केल्या पाहिजे. हा ह्याच्यामध्ये निमरीतची काही चुकी नाहीये. पण मला असं वाटतं कि तिने जर साजिद खानला तिने जर जागच्या जागी उपचार दिला असता. कि आमचं तसं काय नाहीये. तुम्ही सारखं-सारखं तसं म्हणू नका. तर तिचा अब्दूने तिच्यासोबत अं म्हणजे friendship नसती तोडली. पण आता मला असं वाटतं कि आता तो आलाय सध्या तर थोडा अं form form मध्ये आहे. पण नंतर तर and अं at end of त्यांना बोलणंचं आहे. एका घरात राहतात तर तो बोलणं निमरीत सोबत. हो. ते बोलणं त्यांची मित्र मैत्रीण पण अं परत होईल. पण अं निमरीत अं ने किती वेळेस सांगायचा प्रयत्न केला ना अब्दूला. हम सिर्फ अच्छे दोस्त है. असं friend आहे friend आहे. ती पण तिने पण खूप वेळेस सांगितलं असं. हा मग अं काय माहिती अं अब्दू कोणत्या point of view ने असं अं बघतोय. का काहीतरी त्याचा पण game plan आहे. असा छोटा-छोटा cute cute म्हणून सगळे त्याला अं granted घेत्यात. पण मला असं वाटतं कि तो अं त्याला पण mind आहे आणि तो पण game खेळतोय. नाही तो game खेळतोय, हे तर पहिल्यापासुनचं दिसतंय कारण कि जिथे त्याला बोलायची गरज वाटली, तिथं तो नीट नक्कीच बोलतो. कारण कि तो captain होता, तेव्हा अर्चनाला त्याने पण नीट केलं होतं ना. केलं होतं अर्चनाला, अर्चनाला पण तो बोललाच होता. आणि एकदा त्याला आणि एका त्याला starting ला अं starting ला सुम्बूलने त्याला अं nominate केलं होतं. तर त्याने किती दिवस प्रियांका आणि सुम्बूल अं सोबत हे केलं होतं. कि आगर आप मुझे मार दोगे और फिर अं दवाई दोगे तो असर होगा क्या. असं तसं बोलून बोलून किती हे केलं होतं. तर तेव्हाच मला कळलं होतं, कि अरे हा छोटा आहे cute cute म्हणून सगळे याला सोडून द्यायले. पण खरं game तर हाच खेळतोय. हो हे पण बरोबर आहे. मी पण पाहिलं होतं. ठीके मंग! चालतं. Bye good night.

याने मलेशिया, ओमन, श्रीलंका आणि बहरीन या सारख्या ठिकाणी देखील शीर्ष स्थानावर स्थान मिळवले आहे. दोन हजार सोळा मध्ये तो. अतिथी संगीतकार म्हणून दिसला आणि साठी इतनी सी बात है हे गाणे तयार केले. Album चे इतर गाणी चं. संगीत दार अल माल मल की आणि विजय त सेच होती. त्याने डिशूमअइ दिल है मुश्किल आणि दंगल चे संपूर्ण sound track तयार केले. दोन हजार सतरा मध्ये त्याने. सोहराबुद्दीन, सौरव राय आणि. jam it Tubelight आणि जब हॅरी मेट सेजल सह जग्गा जासूसराबता यांचे Sound Track तयार केले. दोन हज़र उकनवीस मध्ये त्याने. कलंक साठी गाणी तयार केली आणि ब्रम्हाअस्त्र साठी संगीत तयार केले. त्र्या चित्रपट दोन हजार बीस साठी तयार आहे. संगीत शैली. प्रीतम ने. rock यासह विविध शैलीतील काही लोकप्रिय गाणी रचली आहे . आणि cover केली आहेत त्यांची. संगीतशैली प्रामुख्याने समकालीन under भारतीय शास्त्रीय संगीता चे नाजुक. चाललेल्या म्हणून वैशिष्टय़ मुक्त आहे. साहित्यिक चोरी चा आरोप. प्रीतम वर त्याचा चित्रपट संगीत कारकिर्दी च्या सुरुवातीपासून आणि एक गाण्या ची चोरी केल्या च्या आरोप आहे किम जोंग . सन दोन ह्जार पांच च्या सारंग हे यू या कोरियन गाण्या तून पहिला नजर में सारख्या hit गाण्या ची चोरी करण्यात आली. त्यांच्या समीक्षकांनी प्रशंसित Sound Track अइ दिल है मुश्किल ला देखील साहित्यिक चोरी च्या आरोपांचा सामना करावा लागला. कारण पापा रोज गाणे last resort मधून बुलेया या गाण्या ची गिटार उचलले गेले. बोलिंग stone india म्हणते. भारतीय संगीत साहित्य चोरीचा मार्ग वा घेणारी Sitewww dot it box dot com ने दोन हजार चार ते दोन हजार दाहा दरम्यान बावन घटनांच्या आरोप केला आहे, जिथे प्रीतम ची गाणी उचलली copy केलेली. please

सारख्या पाश्चात्य संगीत कारण पर्यंत गीतं सांगितलं कारण च्या सुरांची. हिंदुस्थान times दिलेल्या मुलाखतीत प्रीतम ने त्यांच्या संगीता तील साहित्यिक चोरी च्या आरोपां वर भाष्य केले होय. मी सुरुवातीला चुका केल्या होता. पण एकदा मला ते कळले की मी माझ्या संगीत बद्दल विशेष आहे.

उधरणार

उधरणार मी फोन गी. ची चोरी केली आहे असे सांगण्या चा इराणी band ला माझे नाव खोटे वापरल्या बद्दल न्यायालयात माफी मागावी लागली. स्क्रीन वरील देखावा. संगीत, video आणि चित्रपट. gockster life into a metro जॉब हारी जब हॅरी मेट सेजल विवाह to मेलो प्रीतम. शार्ली सेठिया

प्रीतम ने सा रे गा मा पा challenge दोन हजार नऊ चे मार्गदर्शन केले आहे. न्याय केला आणि झी TV बरेच छोटे उस्ताद साठी न्यायाधीश होत्या. ते xfactor आणि झी, बंगाल. च्या सा रे गा मा पा दोन हजार बराहा तेरा साठी तिथे न्यायाधीश देखील होते त्याने रित्विक रोशन च्या just dance या. starTV मालिके साठी शीर्षक गीत ही तयार केले होते. जे के के ने गायले होते. प्रीतम ने तेरा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी mtv unplugged या लोकप्रिय show मध्ये त्याचे काही शिवशाहीत गाणे गायले. प्रीतम मिका सिंग आणि साजिद वाजीद यांच्या समूह ए सा रे गा मा पा दोन हजार सोळा ची मार्गदर्शक आणि न्यायाधीश आहे दोन हजार अठरा मध्ये सुनिधी चौहान आणि. बादशहा यांच्या समवेत तो Starplus show दिल है हिंदुस्तानी च्या एक भाग होता. पुरस्कार आणि नामांक. वर्ष चित्रपट पुरस्कार, श्रेणी निकाल काश्मीर indian television अकादमी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट शीर्षक, संगीत गाणे साठी ITA पुरस्कार दोन हजार दो remix indian television academy पुरस्कार, सर्वोत्कृष्ट शीर्षक, संगीत गाणी trach साठी ITA पुरस्कार . दोन हजार सहा. काव्यांजली. indian television academy award ITA award for best title music song track जिंकला . दोन हजार दो काकां वेळ दिली. filmfare पुरस्कार ITA पुरस्कार, सर्वोत्कृष्ट. शीर्षक, संगीत गाण्या चे track नामांकीत, दोन हजार एक

सर्वकृष्ट संगीत दिग्दर्शका च्या iifa पुरस्कार जिंकला दोन हजार चौदा या रिअ पिंपळनेर पुरस्कार नामांकित. सर्वोत्कृष्ट संगीतकार साठी filmfare पुरस्कार सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन साठी हे जनीब हे जिबा आणि फिल्मफेअर पुरस्कार नामांकित आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक साठी iifa पुरस्कार नामांकित दोन हजार बावीस ludo international indian film academy award सर्व संगीत दिग्दर्शकांसाठी iifa पुरस्कार नामांकित रांची नामांकीत. दोन हजार तेवीस ब्रह्मास्त्र भाग एक शिवा मिर्ची music awards album of the year प्रबंधित केसरीच्या या गाण्यासाठी वर्षातील

business chart album of the year प्रबंधित केसरीया या गाण्यासाठी linux choice film song of the year प्रलंबित लाल सिंग चड्डा album of the year album of the year प्रलंबित

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन, पाकिस्तान चे प्रतिबंध इम्रान खान बांगलादेशच्या प्रतिबंध शेख हसीना नेपाळ च्या प्रतिबंध.

पाकिस्तान चे मंत्री फवाद चौधरी यांना त्यांच्या मृत्यू बद्दल शोक व्यक्त केला.

हो काय चाललंय तुझ? काही नाही बसली आहे निवांत, बोल ना काय म्हणते? काही नाही सहज फोने केला म्हटलं आता बोलाव तुझ्याशी आता दुपार झाली आणि मग बोलावं निवांत गप्पा माराव्या, मी अस विचारात होती तुझ कुठल्या बॅंकेत savings account आहे ग?

अच्छा कुठल्या branch ला आहे SBI मध्ये? SBI नगर अच्छा अच्छा अहमदनगर च्या branch ला.